आणि बॅगा दिसत आहेत शॉपमध्ये आणि डेकोरेशनच सामान दिसत आहे आणि घड्याळ दिसत आहे आणि लोक पण घेताना दिसत आहेत.

ही एक इमारत दिसत आहे इमारतीच्या समोर गाड्या लावलेल्या आहे आणि झाड पण दिसत आहे आणि वरती आकाश पण दिसत--